मी मस्त, तू काय म्हणतो बोल?

चालूये लॉच आ, अभ्यास वैगेरे चालुये.तुझं कस चालू?

अरे वा वा, आणि कुठल्या कॉलेजला? आ, ते सिद्धार्त कॉलेज एक आहे मुंबईच का.

तिथे घेतलाय आता अ एक का एक हफ्ता झाला असेल. हो का मग तुमचं झाल का सुरु कॉलेज? नाही अजून आ, साधारण एकाद महिन्याने चालू होईल. अ अच्छा चांगलय चांगलय मी ऐकलंय म्हणजे त्या कॉलेज च नाव सिद्धार्त कॉलेज च नाव.

एक दोन जणांन कडून तर चांगलंय म्हणे.

हा हा हा हा. नाही अ ते अ ऍक्च्युली गव्हर्मेंट कॉलेज ना, तर मग तिथं मोस्टली आ,

बाजूलाच हाय कोर्ट ये आणि मग त्याच्या मुले जास्त, लोकांचं ते अ पॉप्युलरये ते खूप लोकांना माहितीये सिद्धार्त कॉलेज.

अच्छा अ ते कॉमर्सच कॉलेजे का? कॉमर्सच पण कॉलेजे आणि तिकडे लॉ च पण कॉलेजे असं म्हणजे भरपूर सायन्स च पण कॉलेजे

म्हणजे अ ते दोन तीन अ वेगवेगळ्या याचे कॉलेजेसेत.

आणि मग आता किती वर्षांचा आहे तुझा लॉ मग?

अ आणि त्याच्यात पण असं काही स्पेशलायझेशन वैगेरे असत का म्हणजे कुठला सुबजेक्ट वैगेरे?

हो हो बरोबर बरोबर त्याच्यात काय असत आता फर्स्ट इयर मध्ये सगळे जनरल सबजेक्ट असता.

आणि मग सेकंड इयर पासून मग आपल्याला ठरवायचं कि आपल्याला कोणत्या लॉ च स्पेशलायजेशन करायचं जस कि कॉन्ट्रॅक्ट लॉ झालं मग नंतर अ सिविल लॉ झालं नंतर अ क्रिमिनल लॉ झालं

हा मग अ बँके बॅंक्स चे लॉज असता. म अशे डिफरंट लॉज चे आपल्याला ऑपशणस त्याच्या नुसार मग आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात आपण, अ चुज करायच आणि आपण मग त्याच स्पेशलायजेशन करायचं. अच्छा अच्छा मग अ तुला कश्यात करायचं मग? अ अजून तर काही ठरवलं नाही तस पण मी मोस्टली सिविल लॉज कडचं जाईल.

हा किव्हा बँक बँकिंग बँकिंग लॉस मध्ये अ मोस्टली जाईल मी असं वाटत. अच्छा आणि मग त्याला अ जॉब ऑपॉर्च्युनिटीस वैगेरे कस असता? अ आता जर आपण विचार केला ना तर अ बँकिंग सेक्टर मध्ये लॉ च काय अ, काम असत कि प्रत्येक बँक ला एक लॉ ऑफिसर्स असतो म्हणजे लॉ डिपार्टमेंट असत.

सगळ्या नोटिफिकेशन्स वर काम करते कि नाही त्यांच्या रुल्स रेगुलेशन वर ती, चालते कि नाही समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट असलं तर मग त्या कॉन्टॅक्ट अ ला अ लॉ नुसार तो कॉन्टॅक्ट ड्राफ्ट केलेला आहे का .

हा सगळं जे अ आपली जी बँक आहे ज्या बँकेत आपण काम करतो,

तर ती बँक लॉ सगळे पाळते का तर ते काम असत लॉ डिपार्टमेंट च

आणि अ तर त्याच्यात इनग्रोपमेन्ट मिळून सगळे जण सगळे बॅंक्स करता असं.

मग अ ते गव्हर्मेंट असत का म्हणजे ते जॉब ते रिक्रूटमेंट कि प्रायव्हेट असते? आता बॅंक्स वरती आता बॅंक्स जर का प्रायव्हेट असेल खाजगी असेल तर मग खाजगी बँक साठी,

ते अ त्याचे सेपरेट त्यांचे सेपरेट असता रिक्रूटमेंट

आणि जे अ असं हे असत ना एस बी आय झालं

आणि नंतर बँक ऑफ बरोदा हा बँक ऑफ महाराष्ट्र हे जे बॅंक्स असता ते हे, गव्हर्मेंट अ कंडक्ट करत एक्साम्स यांच्या.

असं पण अ त्याच्यात आजून अ भरपूर आहे आता समजा लॉ केल्या नंतर अ आपण प्रॅक्टिस करू शकतो हाय कोर्ट मध्ये.

मग अ त्याच्या नंतर आपण अ बाकीच्या एक्साम्स असता म्हणजे स्टोक एक्सचेंग च्या पण अ डिपार्टमेन्ट असत एक

त्याचा पण एक लॉ डिपार्टमेंट असतो त्याच्या काही एक्साम्स असता.

तर ते इंडिअन आर्मी ला कस रीप्रेसेंट करत कोर्ट मग तर ते त्या साठी पण एक एक्साम असती. अशे भरपूर,

बापरे मला हे लॉ च म मी मला कधीच आवडल नाही लॉ त्याच्या मूळ त्याच्यात काय काय असत ते पण काय मला माहिती नहूतं लॉ च.

मला हे गव्हर्मेंट च हे सॉरी बँकेच आत्ता कळलं कि अ बँकला पण एक अ लॉ डिपार्टमेन्ट असत असं.

प्रॉपर्टी वर लोन घेतल्या नंतर मला बँक जेव्हा पैशे प्रोवाईड करते आणि मी जेव्हा ते लोण, अ फेडू शकलो नाही तर मग ते,

त्याच्या वरती कोणता गुन्हा दाखल करायचा कसा करायचा ते सगळी जी ,

सगळी जी लॉस येत ना मग ते त्या लीगल डिपार्टमेंट हान्डेल करत.

म्हणजे सगळे म्हणजे अ सगळ्या गोष्टी अश्या एकात एक अ अ म्हणजे सहसंबंधये सगळ्यांचा.

बँक शी रीलेटेड मग लॉ लॉ शी रिलेटेड मग बाकीच्या गोष्टी नाहीका .

अ मी मी आता एम एस सी करते जिओग्राफी

चांगलंय चांगलंय एम एस सी आणि मग पुढे अ मी पुढे आता अ सिविल सर्व्हिसेस च प्रिपरेशन करतेय.

मी आता उ पी एस सी च चालूये माझं प्रिपरेशन

मग चालूये माझं आता म्हणजे मला दोन हजार तेवीस चा अटेंम्प्ट देयचा होता,

मग मी विचार करतीये कि चोवीस मध्ये देयचा. बर बर बर सिविल सर्विसेस मध्ये हा आय एस आय एस, आय पी एस

अ त्यांच्या अ म्हणजे सगळ्या पोस्ट साठी यू पी एस सी हि हे एकच असते उ पी एस सी थ्रू, त्याच अ मग अ सिलेक्शन होत रँकिंग वाईस.

त्या उ पी एस सी मध्ये मग त्याच्या पण तीन स्टेजेस असता लाइक अ पहिले त्याची प्री असते म्हणजे प्रीलियम असते.

त्या प्रीलियम ची ऑब्जेक्टिव्ह हे हा ऑब्जेक्टिव्ह असता.

त्यात जर तुम्ही पास झालात तर मग तुम्ही मेंस मग ती मेल्स अ सब्जेक्टिव्ह टाइप असते.

आणि मग मेंस मध्ये कॉलिफाय झाल्यावर मग इंटरविव ला सिलेक्टिव होत. हा हा हा भरपूर मोठ्या प्रोसिजरेत. आणि हो आणि मेंस च्या ऑप्शनल वरन आपली रँकिंग ठरते म्हणजे.

ऑप्शनल ला जेवढे चांगले मार्क्स मिळतील तेवढे म्हणजे तुमची रँक अं चांगली निघते.

ओके अश्या हम्म हम्म हम्म तुम्हला त्या

लोक म्हणजे खूप स्टुडन्ट तर खूप बसतात यू पी एस सी ला, त्याच्यातून जागा इतक्या कमी निघतात अ खूप अवघड होत चाललंय.

खूपच कॉम्पिटिशन हो ना मग तू काय प्लॅन बी वैगरे काय ठरवलं कि नाही. प्लॅन बी तसा असा फिक्स असा काही नाही ठरवलाय मी.

पण मग अ आता एन ओ करते एम ए एम एस सी चालूये तर मग, आ, सेट नेट देईल म्हणजे सेट नेट देऊन ठेवेल

आणि मग एक फॉरेन लँगवेज पण अ करतीये मी आता म.

नाही प्लॅन बी कधी पण रेडी ठरवायचं कारण कि, आ हे कशे अनप्रेडिक्टेबल सगळे आपण सांगू नाही शकत हा ते हा ते तर बरोबरे पण अ मग बी नंतर म्हणजे अ बाकीच्या पण एक्साम्स असता ना, लाइक अ पोस्टाच्या असतात त्या एस एस सी, सी जी एन, सी एच एल वैगेरे असतात ना.

हा, त्या पण मग दे देणारे म्हणजे त्याच्या तुन काय होईल कि अ टाइम स्पीड भरेल.

कुठं परियंत वैगेरे मग त्याच कळत एक्यूरसी वैगेरे.

चांगलंय चांगलंय आत्ता पासून तू आजून दोन वर्ष म्हणजे आजून तुझ्या कडे आहे टाइम. हो दोन वर्ष पण मग ते ते कस असत एकदा आपलं एडुकेशन म्हणजे शिक्षण आपलं कंप्लेंट होत आलं का असं एक दडपण येत कि आपण आता कधी सेट होणार.

मग आपण जेवढे लवकर सेट होऊ तेवढं मग ते जरा बर असत.

आपल्याला आपलं प्रेशर कमी पण बाहेरच्या लोकांचच प्रेशर जास्त असत आपल्याला. हो तेच ना म्हणजे चार लोक आपल्याला बघता हे विचारता काय एक वर्ष झालं. दोन वर्ष झाले काय होत कि नाही

हा कधी कधीच अभ्यास चालूये.

अजून तुझ्या म्हणजे तुला असं प्रॉपर काय करायचंय. माझं का मला आता मी अ लॉ साठी घेतलाय अड्डमिशन, पण मी प्रॅक्टिस करून करून दुसऱ्या कॉम्पेटेटिव्ह एक्साम्स पण असतात ना जस कि बँकिंग मधे. तर ते देऊ का ते मला थोडासा कन्फयुशन चालूचे.

त्याच्यात भरपूर अ चॉइसेस असल्या मूळ मग मला तस कन्फयुशन चाल झालाय हो ते ते होतच ते होतच पण ते काय असत माहितेय का असं खूप गोष्टी असल्या का आपल्याला असं कन्फयुशन हे करू का ते करू का ते करू

त्याच्या पेक्षा असं थोडं थोडं आपण सेग्रीगेट करत गेलो तर मग एक एक कॉम्प्लिकेशन आपलं दूर होत. हे नाही हे नाही आणि मग ह्या दोन गोष्टी मधून आपण चॉईस करू शकतो

हो तेच ना तरी माझा असा म्हणजे म्हणजे ते कस होत माहितेय का आपण शंभर कपडे बघतो आणि मग आपल्याला असं होत कि कुठला घेऊ कुठला घेऊ कुठला घेऊ.

त्याच्यातन चार काढले कि मग कळत कि नाही हे दोन चांगलेत असं. बरोबर बरोबरे तसच आपल्या कडे हे कमी असलं ना चॉइसेस तर मग आपला डिसिजन लवकर हे होतो अ आपण बदलू शकतो.

कि आपला म्हणजे आपण ते काय म्हणता मल्टि टास्किंग नाही का म्हणतो आपण.

तस पण आता पण मग जी आपली मेन गोष्ट असते मग त्याच्यावरण पण थोडास कुठं तरी फोकस हलतो आपला.

तस कारण कि आता प्रायव्हेट जॉब्स मध्ये पण अ माझं आर्ट्स आहे त्याच्या मुळे अ जास्त ऑपॉर्च्युनिटीस नाहीयेत मला. हो नाही तू अला, प्रायव्हेट मध्ये कस आता ते एम बी ए लागत. हो बरोबर अ इंजिनिअरिंग वाल्याना पण त्याच खूपच ए त्यांचं.

तस जस यू पी एस सी ,एम पी एस सी किव्हा जे काही बँकिंग गव्हर्मेंट बँकिंग थ्रू आपण देतो ना तस.

किव्हा अ कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करायची एस अ लॉयर.

ते ती म्हणजे गव्हर्मेंट जॉबच कस असत कि अ सॅलरी तर आपल्याला चांगलीच मिळते.

पण म त्यांची ते दिवस रात्र ते कामच करत असतात काय उपयोग मग त्याला

हा त्यांचं त्यांचं खूपच असत ते डेडलाइन वैगेरे अवघड त्यांचं एकदम

आणि अ मानसिक तणाव वेगळा.

चला लॉ मध्ये पुढे बघू काय होतंय मी घेईल आता डिसिजन काही महिन्यानं मध्ये. आता पहिले बघतो कि कसाय अभ्यास काय काय पुढ स्कोपे

हो लॉ मध्ये पण प्रायव्हेट जॉब असता आता हे प्रायव्हेट होम्स जे असत ना, ला

हा म्हणजे जस कि बँकिंग च आपण मगाशी बोललो तस.

त्यात भरपूरे तस पण मग आपल्या वरती कि, आपल्याला कश्यात आवडत त्याच्यात आपण, अ ते निवडायचं मग ते अ स्कोप आहे पुढे लॉ साठी.

पण म्हणजे माझी पण म्हणजे माझी मित्र मैत्रिणी बरेच जण, अ याच्या नंतर अ डिग्री नंतर लॉ च करतायत काही काहींनी तर बारावी नंतरच लॉ केला.

हो टवेल्थ नंतर, हो बारावी नंतर अ पाच वर्षा चा असतो आणि ग्रॅजुएशन नंतर तीन वर्षाच असत

ह्म्म्म, टोटल कोर्स सहा वर्ष लागतात

पण मग ते बारावी नंतर पाच वर्ष असं.

अजून तुझं तुझा काये बी प्लॅन?

प्लॅन ए माझा मेन आता मी प्लॅन ए कोणता घेऊ तेच माझं मेन प्लॅने.

हा आता कोणत्या एक्साम्स देऊ किव्हा प्रॅक्टिस करू किव्हा असं

पण मग अ आता ते अ, कॉम्पेटिशन पण खूप असल्या मुळे मग देऊ

थोडीशी मग अ माझं थोडं प्रस्पेक्टिव्ह बद्दल असं विचार पालटला

तस हे पोस्टाच्या पण तर त्या तर किती जागा काढतात बापरे. काय तरी दोन महिन्यांनी त्यांच्या जागा निघतात.

गव्हर्मेंटच्या ते टेन प्लस आणि टेन प्लस टू च्या बेस वरती.

हो, पण त्यांचं ते रिसिलिंग लॉजिकल रिसिलिंग वैगेरे असच असत. लवकर अ आपल्याला कळत नाही म्हणजे मी अ आपण,

बी ए वाले त्याच्या मूळ आपल्याला समजत नाही आणि ते आर्ट्स होत आपलं अकरावी बारावी.

ते सायन्स वाल्या लोकांचं कस थोडासा मॅथ्स पक्क असत तर मग त्यांना लवकर कळत ते.